उमाजी नाईक यांचे जे तुम्हाला माहित आहे रामोश्यांचे उठाव, कोळ्यांचे उठाव ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. त~ रमाबाई यांच्याबद्दल सांगायचं झालं पंडिता रमाबाई, तर यांचं कार्य अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे sorry ते एकोणवीसशे बावीसपर्यंत होतं. म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर दोन वर्षानंतर यांचंपण निधन झालं. रमाबाई यांनी बुद्धिमत्ता व कर्तबगारी याच्या जोरावर महाराष्ट्रात अलौकिक कार्य केलेलं आहे. actually त्या महाराष्ट्रातल्या नाही आहेत. हे तुम्हाला माहित आहे की, यांचा जन्म कर्नाटकमध्ये जे मँगलोर आहे, या मॅंगलोरमध्ये झाला होता गंगामूळ या ठिकाणी. आणि तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नमध्ये यांचा जन्म झालेला होता. यांचं पूर्ण नाव होतं रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे. वडलांनी त्यांना प्राचीन हिंदू शास्त्राचं चांगलं शिक्षण दिलं. आणि तुम्हाला माहित आहे, वैदिक शास्त्रामध्ये वैदिक ग्रंथांच्या हेच्यामध्ये त्या पारंगत झालेल्या होत्या. सोळाव्या वर्षी त्यांचे आईवडील मृत्यू पावले. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. पोरक्या झाल्या. बंधू श्रीनिवास होते, ते छोटं~ एक छोटा त्यांना भाऊ होता. आणि त्यांनी निर्धार केला की, तीर्थज~ यात्रेला आता असं जायचं आपण. सहा वर्षाच्या भारत भ्रमणानंतर त्या कलकत्त्यात दाखल झाल्या, म्हणजे सहा वर्ष भ्राम~ भारताचं संपूर्ण त्यांनी भ्रमण केलं. येथे त्यांनी आपल्या पांडित्यानं ते त्यांच्याकडे जे knowledge होतं वैदिक धर्माचं, जे त्यांना त्यांच्या वडलांनी शिकवलेलं होतं, त्या संस्कृत ज्ञानाच्या आधारे लोकांना थक्क केलं. कारण beyond universe या पद्धतीनं आपण जे म्हणतो की, अह

त्यांनी त्यांना त्या लोकांनी 'सरस्वती' व 'पंडिता' अश्या पदव्या देऊन गौरव केला कलकत्त्यातल्या लोकांनी. पुढे त्यांना पंडिता रमाबाई असं संबोधलं जाऊ लागलं. त्यानंतर त्यांचा विवाह झाला.

पती आहेत, त्यांचं लवकरच निधन झालं. त्यानंतर त्या पुण्यामध्ये आल्या, पण पुण्यामध्ये जे वातावरण होतं त्यावेळेस, ते काही फारसं स्त्रियांसाठी सार~ चांगलं नव्हतं, जे कलकत्त्याला होतं. कारण इकडे जो सनातन्यांचा हे होता, तो जास्त प्रभाव होता. त्यामुळं इथे स्त्रियांचा स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. कोणत्या समाजाची? आर्य महिला समाजाची, अठराशे ब्याऐंशीमध्ये. देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे, असं त्यांनी प्रतिपादन पण लोकांना केलं. त्यानंतर hunter commission पुढे यांनीपण साक्ष देताना स्त्रीशिक्षणासाठी आग्रह धरलेला होता. आता hunter commission वरून तुम्हाला अजून एक गोष्ट काल आठवली. कालपण आपण पाहले की, एका व्यक्तीनं hunter commission समोर साक्ष दिली होती, ती व्यक्ती कोण आहे? 'महात्मा फुले'. आणि ह्या कोण आहेत? या आहेत पंडिता रमाबाई. यांचं~ यांनी hunter commission पुढे कशाबद्दल साक्ष दिली तर, स्त्रीशिक्षणासाठी आग्रह केला. महात्मा फुलेंनी कशासाठी केला होता? तर शेतकऱ्यांच्या संबंधी. okay आणि त्या तुम्हाला माहित आहे की, या missionaries च्या मदतीनं इंग्लंडहून अमेरिकेला पण गेल्या पंडिता रमाबाई. christian धर्मातील सेवाभावी वृत्ती, मानवतावादी विचारामुळं त्यांनी christian धर्म स्वीकारला पंडिता रमाबाई यांनी. okay त्यांचं एवढं मोठं वर्चस्व वैदिक धर्मावर होतं, त्यांनी christian धर्म स्वीकारलेला होता, हे थोडंसं तुम्हाला वाटेल. कारण काय की, तुम्हाला त्या काळामध्ये yes हा, तर त्या काळामध्ये attract केलं जायचं जास्तीत जास्त. तुम्ही जर movie पाहला असेल आनंदी गोपाल, त्या आनंदी गोपाल movie मध्ये माणूस हे होतो, काय म्हणतो आपण त्याला? हताश होतो. आणि या सनातन्यांच्या या वागण्यामुळं आणि त्या समाजातल्या परिस्थितीमुळं त्याला काही जर नवीन करायचं असेल, तुम्हाला माहित आहे, आह गोपाळरावांना त्यांच्या अह बायकोला म्हणजेच आनंदीबाई यांना काय करायचं होतं? doctor बनवायचं होतं. पण काय chance च नाही. लोकं शिक्षणाला त्या जर गेल्या कुठं, त्यांनी जर कुठं शिक्ष~ शिकायला गेल्या, तर लोकं लगेच ठीक आहे. लोकांचं ते होतंच मानसिक स्थिती त्या काळातली. तर त्यामुळं नाईलाजास्तव या लोकांना christian धर्म स्वीकारावा लागत होता. कारण ते लोकं त्यांची जे सेवाभावी वृत्ती आहे, त्यावेळी दाखवायचे, मानवतावादी विचार दाखवायचे. त्यामुळं आपल्या धर्मातून लोकं त्या धर्मामध्ये गेले. त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते स्त्रीशिक्षणावर केंद्रित केलं.

समाजाचा फायदा दिसतो, स्वतःचा फायदा कधीच बघत नाहीत, जे महान लोकं होतात, ज्यांचं नाव आजही आता आपण काय वाचतो यांच्याबद्दल पंडिता रमाबाई यां~ यांच्याबद्दल. आपण याच्यासाठी नाही वाचत आहोत की, त्यांनी या धर्मामध्ये गेल्या किंवा त्या धर्माय~ मध्ये गेल्या. तर त्यांचं काही त्याच्याशी connection च नाही आहे. त्यांनी समाजासाठीच काम केलंय, स्त्रियांसाठी काम केलंय. त्यामुळं आपल्याला त्यांचा अभ्यास आहे. ठीक आहे? या लोकांनी त्याचा विचारच केलेला नाही. तर समाजाचं कुठं भलं होत असेल, तर आपल्यापासून जे काही जायचं ते जाऊ द्यायचं. ठीक आहे. निस्वार्थ भावना ज्याला आपण म्हणतो, त्यापध्दतीनं काम यांनी केलं. yes अगदी बरोबर. साक्षीजी welcome नमस्कार. त्यानंतर त्यांचं स्त्रीशिक्षणावर सगळं जे आहे ते ध्यान केंद्रित होतं. रमाबाईंनी स्त्रियांच्यासाठी केलेलं महत्त्वाचं कार्य, त्याच्यामध्ये शारदा सदनची स्थापना. ठीक आहे? या शारदा सदनची जी स्थापना आहे ती अठराशे एकोणनव्वदमध्ये यांनी केलेली होती, अठराशे एकोणनव्वदमध्ये यांनी मुंबईमध्ये या संस्थेची स्थापना केली. आणि निरक्षित ज्या विधवा होत्या, निराश्रित ज्यांना काही आश्रय न~ नव्हता, अनाथ स्त्रिया होत्या, ज्यांना कोणी वाली नव्हतं, अश्या स~ स्त्रियांसाठी राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था त्या काळामध्ये केली ती पंडिता रमाबाई यांनी. अठराशे नव्वदमध्ये या संस्थेचं पुण्याला स्थलांतर करण्यात आलं. ठीक आहे? म्हणजे काळ थोडाफार सुधरलेला असेल, टिळकांचं वर्चस्व पुण्यावर आलेलं असेल, सुधारक वाढलेले असतील पुण्यातील, त्यामुळं ही जी संस्था मुंबईला होती शारदा सदन ही पुण्याला आली. आणि तेथे ही संस्था नावारूपाला आली. शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये

रा. गो. भांडारकर होते. यासारख्या थोर व्यक्ती होत्या. पंडिता रमाबाईंनी नंतर केळगाव इथं मुक्ती सदन नावाची संस्था स्थापन केली, सुरु केली. आणि या मुक्ती सदनमध्ये कोण होतं मग? तर यामध्ये पण अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची मोफत सोय होती. या संस्थेच्या नावारूपास आणण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतलेले होते केळगावला. अठराशे सत्याण्णवमध्ये दुष्काळ पडला, आणि अठराशे सत्याण्णवच्या दुष्काळाच्या वेळी जनतेला त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी लिहिलेलं bible चं मराठीतलं जे भाषांतर होतं, स्त्रीधर्मनीती होती, the high cast woman इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यांचं bible चं मराठीतलं भाषांतर, स्त्रीधर्मनीती कोणाचं पुस्तक आहे, रमाबाईंचं आहे. cast हिंदू high cast हिंदू woman हे यांचंच पुस्तक आहे.

यांच्याबद्दल जर तुम्हाला extra माहिती हवी असेल, तर तुम~ extra माहितीपण देतो, पण सध्या देत नाही. आपण last ला ते बघूया, कारण आज आपल्याकडे खूप काही आहे शिकण्यासारखं. ठीक आहे? आपल्याला गडबड पण नाही आहे. आणि तशी गडबड आहे पण, पण आपल्याला state board चं जास्त असतो, कारण आयोग काहीही विचारत असलं, पण ते state board च्या बाहेर जात नाही, असं मी ऐकलेलं आहे. बघूया आता, ठीक आहे? ते कितपत खरं ठरतंय. पण यांच्याबद्दल आपण संपूर्ण detail मध्ये माहिती घेणारच, पण हे सगळं झाल्यानंतर. तर दोन समाजसुधारक उरलेले आहेत, त्यामध्ये last second last जे आहेत ते न्यायमूर्ती म. गो. रानडे आहेत, जे महादेव गोविंद रानडे यांचा जन्म तुम्हाला माहित आहे, अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी झाला नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी. यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झालं. तेथे मुंबई येथं शिक्षणासाठी तिथून ते गेले. त~ त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण केला. edmiston college मध्ये इंग्रजी, मराठी, इतिहासाचं प्राध्यापक झाले. पुढे न्यायाधीश झाले. म्हणूनच न्यायमूर्ती. तिथे त्यांना अनेकदा सामाजिक संस्थांशी संबंध आला त्यांचा. कायदेमंडळाची सदस्य होते. सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. बुद्धीवादी असल्यामुळं सद्विचारानं वाईट गोष्टींचा त्याग करावा, भूतदया, प्रेम, त्याग, चांगुलपणा आदी गुणांचा आचरण करावं, असा त्यांचा आग्रह होता. हा paragraph सगळ्यांशी same आहे.

same paragraph इथून आपल्याला याचं काहीच काम नाही आहे. आपल्याला काम आहे याचं, सा~

अजून बारे अकराला उठला मी.

अकराला एव्हडं~ एवढ्या late? रात्री काई करत होता का?

आजकाल काम लई late पर्यंत चालतं रात्री. so एक-दोन एक-दोन वाजून एक-दोन वाजून जातात त्याच्यामधेचं मला.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

अच्छा okay मग संध्याकाळी time नाई भेटते पण सकाळी time भेटतोय. संध्याकाळी time भेटला पाहिजे ना जास्ती? संध्याकाळी काईतरी करता येतं. संध्याकाळी पूर्ण काय काम करत राहतो त म काई करता नाई येत दुसरं.

संध्याकाळी सहा वाजेपासून ते लोक येऊन जाता माझे. So म त्यांच्या सोबतचं माझं काम चालू राहतं. meeting राहते. so म

Direct अं अकरा-बारा नंतर म जेवण बी late चं होतं म त्याच्यामुळे.

माझं चांगलंय त्याच्याप्रमाणे. माझं, मला भेटतो time रात्री म्हणजे सहा वाजता free होऊन जातो मी. मग मला काईबी करता येतं. आजकाल TV वर चालूयं काई ना काई, नेटफ्लिक्स वैगेरा हॉटस्टार. रात्री late पर्यंत दोन वाजून जाता झोपत-झोपत.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

अं यूट्यूबवर अं specific अं कोणते अं contestants येतात. so ते त्यांचे, जास्त अं जे famous झालेले आहे. ते ते particular राहता म ते बघायला मजा येते. Nice nice nice त तूझ्याकडे, तूझ्याकडे हे सोनी लाइव्हचं subscription नाहीये का? म तुला सगळे बघता येतील. अं नाई. Subscription नाहीये. यूट्यूबवर जे main main मला जे most viewed मध्ये राहता तेच बघतो म मी. तर ते चांगले असता.

अं काय अं technique use करता त त्याच्याने अं overall ने knowledge नसतो तो पण त्याच्याने. हं. नवीन product काय आहे market मध्ये या field मध्ये, त्या field मध्ये. ते बी भेटतं त्याच्यामध्ये समजायला. आणि,

Skill हां. Convincing power, तुम्ही कस-काय समोरच्याला तुमचा idea convince करताय. कारण पैशे आहे ना इथं involve. तो समोरचा कस-काय तुम्हाला पैशे देईल.

हो. त ते शिकायला भेटत म चांगलंय. आणि,

म शार्क टॅंक त हाय. आणि दुसरं अजून मी, एक यूट्यूबच channel आहे. तो अं गाड्यावर त्याचं जास्त काम चालतं. त ते गाडी four wheeler cars वर त्याचं main restoration अन त्याचं काम.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 त्याच एक मस्त channel आहे यूट्यूबवर. ते पूर्ण गाडी अं auctions मधून घेतो तो. अं तुटलेल्या गाड्या. आणि त्यांना fully restore करतो. त ते अं एक आता channel वर trending एक series चालूय त्याची लॅम्बोर्गिनीची. So ती follow करतोय. एकदम मस्तयं.

अरे वाह-अरे वाह. Travelling ते TLC वर यायचं ना एक. TLC channel वर एक यायचं cars restoration cars king of cars असं काहीतरी. तसंय का काय? हो तसंच ते. हा कसं करतो, जे cars तुटलेल्या राहता, का काई problem मुळे बंद पडलेल्या राहता. त त्याला हा auction मधून एकदम कमी price वर घेतो. आणि म, तेव्हा त्याला inspect कारण घेतो गाडीला पूर्ण. आणि त्या हिसाबने म त्याची तो price ठरवून घेतो, त्या car तिथून. आणि म त्याला पुढे स्वतः अं त्याचे चार-पाच लोकय. त्याचे pappa त्याचे अं father पण त्याच्यात involved आहे. ते पूर्ण, भारी त्याला restore करता A to Z. आणि पूर्ण वापस track वर run होईल तशी. त ते A to Z process-a to z process, अं बघायला भेटते आणि वरतून त्याच्यामध्ये काय-काय parts राहता. काय राहता त्याचं knowledge भेटतं. त ते मस्तयं. अच्छा हे तर, आहे खूप. म्हणजे काहीतरी नवीन शिकायला भेटतंय. सगळ्या cars तो जेपण घेतो, त्या एकदम भारी, अं branded cars राहता. So super cars राहता most of. म त्याचं त level राहते.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 मला माहिती करायचंय की नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वर लोक काय बघता. हॉटस्टारवर आम्ही एव्हडं सगळं दाखवताय त त्यांच्यापैकी काहीच तू एक बी series बघितलं नाहीये का? अं नेटफ्लिक्स वर बघितलंय मी एक-दोन. मला time भेटतो तसं बघतो मी. काय बघतो तू नेटफ्लिक्सवर? नेटफ्लिक्सवर मी मागे तरी एक, friends चे episode पूर्ण starting पासून बघितले होते. तर, अरे वाह फ्रेंड्स चालू केलं finally?

नाई ते चालू झालं होतं ते. कधींच होतं. पण त्याच्यामध्ये म मला थोडं मध्ये work मुळे मी stop करून द्यायचा बघायचा. तर आता almost complete आहे माझं. त ते आवडतंय खूप ते funny आहे. अरे वाह त friends तसं ते नंतर दुसरं बी चालू कर म. बिग बॅंग थिअरी आहे. हॉव आय मेट युअर मदर आहे. Sitcom म्हणता, द ऑफिस आहे. हां. Sitcom म्हणता त्याला सगळ्याला sitcom situational comedy बघ थोडंफार मस्त राहता timepass. माझं~ माझं रोजचं program तेचे. जेवण करताना अं फ्रेंड्स बघतो किंवा बिग बॅंग थिअरी बघतो, जेवण करताना अर्धा तास. म्हणजे काये ते मध्ये चालत राहतं. जास्ती तुम्हाला मला एकदम ध्यान देऊन ऐकायचं नाहीये. त चालतं. मला बी तसाच time त मी हे यूट्यूबवर बघत राहतो, most of. जेव्हा म्हणजे dinner lunch च्या time वर. एक बाजू आपलं काम, laptop एक बाजू राहतं. आणि एक बाजू जेवण करताना मी पाहत राहतो म mobile वर.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 पण lunch करताना, मला तर माहितीय आपण घरी येतो तेव्हा lunch करताना तर generally आपण तारक मेहता बघतो आपण. त तुझं तारक मेहता बंद झालं का ते बी चालूय? ते-ते मी दुपारी बघतो. दुपारी जेवण करताना तारक मेहता बघतो, आपल्या TV वर. आणि संध्याकाळी म एव्हडा time नी भेटत. संध्याकाळी मला meetings आणि ते राहतं. त म लवकर करावं लागत म मला. So म तेव्हा mobile वरच मी काई हे. यूट्यूब वर का, नेटफ्लिक्स कोणती माझी series चालू राहिली, तर ते बघून घेतो. Okay-okay nice काहीतरी नवीन-नवीन चालू करत राहिला पाहिजे. ते पाहून-पाहून मला वाटतं तारक मेहता चे episode त आता repeat होता नुसते. म्हणजे काई नवीन नई येते. आता त्यांच्याकडे काई logic काई funny नाई राहिलंय. आणि सगळ अं जुने character सगळे चालले गेलेय. so त्यामुळे त पूर्ण तो show चा charm गेलेलाय.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

म घरी जेवताना रात्री dinner-dinner करता रात्री तेव्हा काय बघताय? का नाई? अं ते एक-दोन मराठी serials चालू राहता आमचे. आठ वाजता एक स्वामी समर्थ करून एक serial येतं ते भारी येतं. एकदम मस्तयं. त्यांच्यामधून बी खूप शिकण्यासारखं आहे. ते एके. अजून दुसरं एक बाळू मामा करून वाला serial आहे. त हे सगळे हे दोघी serial अशेय. देवावाले serial आहे. ते थोडसं cultural side ला चांगलंय शिकायला. अह पण हे तर घरच्या बाया बघता तशे serial आहे. तू काई हे serial थोडी आपण रोज पाहतो. कधी-मधी मला आठ वाजता जर माझं आटोपून गेलेलं राहीलं सगळं, तर मी बघतो. अं दररोज नाई बघत. but म ते झालं कि त म मी यूट्यूब चालू करून देतो. अच्छा नाई पण, okey. पण तुला हे सगळं content ठीके पण तू हे बघतो का काई sports वैगरे काई follow करतो का news sports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

हो हॉटस्टार वरच बघतो मी आपल्या TV वर आहे मी केलेलं. So त म त्या मध्ये, आता मी शेवटी-शेवटी आपलं हे बघत होता, विराट कोहलीची भारी batting अन ते झालं. त्याने चांगले record break केले. त्या match मध्ये त ते भारी होतं. Last ten अं चाळीस ते पन्नास over मध्ये. त्याचे best त्याचा performance होता. तर ते ते एकदम भारी होतं. ते मस्त होतं बघायला. नाई पण मग हॉटस्टारवर हॉटस्टारवर try कर. हॉटस्टारवर, मराठी commentary केल्यात करून एकदम मराठीमध्ये enjoy कर.

हां हॉटस्टारवर option म्हणजे, digital चा option फायदा तोचे, TV पेक्षा. TV वर काये जे चालतंय ते तुम्ही पाहताय.

हो म मी माझं-माझं तेच झालं होतं. माझा एक miss होऊन गेलं होता. माझी meeting चालू होऊन गेली होती. तर म माझं live मी सोडून दिलं होतं त मी नंतर बघितलं होत. सकाळी, दुसऱ्या दिवशी. सकाळी बघितलं मी. हॉटस्टार वर, हॉटस्टारवर, hotstar वर, replay बी आहे replay पूर्ण-पूर्ण match चे replay बी आहे. त ते पण बघू शकतो तू. ते चांगलंय. म ते-ते बघत होता मी. शेवटी म अजून एक football ची माझी match राहिली होती. त ते माझे~ माझे मित्र इथले सगळे सांगत होते की, ते भारी झाली होती final match Football ची. तर, मी-मी hotstar hotstar मुळेचं मी आता football चालू केलं थोडंफार पाहायचं. पहिले फिफा वर्ल्ड कप, पाहिलं. फिफा वर्ल्ड कप जिओ सिनेमावर पाहिलं त थोडंफार interest तिथून develop झाला. मग अं आता हॉटस्टारवर प्रीमियर लीग आहे, इंग्लिश प्रीमियर लीग football ची. आणि इंडियन सुपर लीग आहे football ची. त आता football continue follow करतोय थोडं-थोडं. म्हणजे आता समजतं game काय आहे, काय चालूयं काय नाई हा तुला येत का football काई समजत का? नाही. मी अजून बारे मी एव्हडं बघितलं नई. मी ती शेवटचीचं match final match बघितली होती. तर तेपण हे मला माझ्या मित्रांनी सांगतलं होतं. की ती एकदम भारी होती. एकदम बघायसारखी होती. आणि main,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

अह ते तुम्ही बघितलं कुठे? एकट्याने तू बघितलं घरी का कुठे बाहेर गेले होते बघायला? नाई-नाई घरीचं. घरीचं मी पाहिलं. त्यांनी मला सांगितलं होत की, ती मस्त झाली होती त्यांनी~ त्यांनी सगळ्यांनी बघितली होती ती.